या ठिकाणी समोर हे चित्र आहे तिथे हेलीपॅड आहे.

तसेच फार मोठं असं हे विमान आहे आजूबाजूला फार असा सुंदर असा मोकळा परिसर आहे हिरवीगार झाडी आहे.

त्या घरामध्ये वरती दोन पाण्याच्या टाक्या आहेत.

लोकं या ठिकाणी जॉगिंग करत आहे सकाळी फिरण्याकरिता सर्व लोकं येथे जमा झालेले आहे.

समोरील बुटीक शॉप असं या दुकानात वर्णन आहे तसेच या ठिकाणी--

वरती काचा काचा आहेत एअरपोर्ट टाईप म्हणजे रनवे टाईप दिसत आहे.